मला इथे एक घड्याळ दिसत आहे. त्यामध्ये बारा वाजून पंचवीस मिनीट्स झालेत आहेत मला इथे दोन्ही साइड ला--

मला इथे एक मोठा रोड दिसतो आहे त्यावरी एक उडान पूल दिसतो आहे त्याच्या रोडच्या आजु बाजूला काही झाडे दिसत आहे.

व्यक्ति उभे आहे त्यामध्ये एक महिला आहे.

मला इथे स्टेशनरी दिसत आहे त्यामध्ये विविध प्रकारची बूक बूक पुस्तके दिसत आहेत.

मला इथे एस.बी.आय. चे ए.टी.एम. दिस--

त्याला दोन शटर आहे त्या मध्ये एक शटर आत अर्ध ओपन केलेलं आहे त्या समोर एक बाइक ठेवलेली आहे.